दुकान आहे इथे पक्षी आहे वेगवेगळ्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे हे पक्षी इथे विकायला ठेवलेले आहेत जोडीने ते एका पाइपावर बसलेले आहेत गुलाबी रंगाच्या वाट्या तिथे लागलेल्या आहेत पिंजऱ्यामध्ये माळ ठेवलेली आहे खाली.

खूप मोठी अशी बिल्डिंग आहे.

दगड जो आहे पहाड छोटासा दगड फुटलेला आहे तुटलेला आहे मध्यातनं म्हणून इथे धबधब्यासारखं तयार झालेलं आहे पाणी खाली पडत आहे आणि खालून शांत होऊन जात आहे दोन छोटे छोटे धबधबे इथे तयार झालेले आहेत जंगलामध्ये.

जाळी लावलेली आहे बॉल बाहेर जाऊ नये म्हणून आणि इथे क्रिकेटची काही मुले प्रॅक्टिस करत आहे.

प्लॅटफॉर्म वरती भारपूर लोक इथे उभी आहेत गर्दी झालेली आहे रेल्वेच्या सुद्धा पाट्र्या आपण इथे पाहू शकतो समोर जे मोठे मोठे पिल्लर दिसत आहेत सिमेंट चे पिवळ्या कलर च्या जे तारा दिसत आहे केबल ते पूल आहे राम नावाचा पूल--

ट्रकांची इथे लाईन लागलेली आहे समोर एक टोल टॅक्स आहे लाईट लागलेली आहे डाव्या बाजूलापण इथे झाडे झुडपे दिसत आहेत.

आणि मिरची टमाटर मुळे पालक कांदे अश्या भरपूर प्रकारच्या भाजी --

आणि खूप मोठं असं हे ग्राउंड आहे आणि शॉवर च्या माध्यमातन पाणी--

मुल इथे बसलेली आहे काही खेळात आहे काही उभे आहे भरपूर मुली झाडाच्या सावली मध्ये उभ्या आहे लोखंडाच्या जाळ्यापण तिथे बिल्डिंग ला लागलेल्या इथे ह्या फोटो मध्ये दिसून येत आहे.